आता धोक्यात आलेली आहे जगात फक्त काही टक्का गोडे पाणी आहे जे जर नष्ट झालं तर तडफडण्याचा माशा प्रमाणे आपणही तडफडून मरु मरू

निर्मळ निसर्गाचे नाही दिवस उरलेत प्रदूषणाचे दिवस ते आले असे म्हटल तरी काही खरं नाही तसेच कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत असतो यामधून अनेक घातकी विषारी पदार्थ बाहेर पडतात त्याचबरोबर माल वाहून नेणाऱ्या गाड्या मोटार गाड्या स्कूटर कार गाड्या आगगाडी JET विमान यासारखे वाहतुकीच्या साधनाने साधनाने वायु प्रदूषण होते स्फोटके फटाके अणु bomb Timebomb बंदुकातील गोळ्या याचे देखील भयानक असे परिणाम पर्यावरणावर होत आहेत

त्यावेळी जल प्रदूषण वायू प्रदूषण आणि खूप प्रदूषण हे वाढले होते अखेर हा मानव असं करतो आणि कशासाठी पर्यावरणावर हुकूमत गाजवण्यासाठी की स्वतःचा विध्वंस करण्यासाठी आज ध्वनी प्रदूषण वाढताना आपण सर्रास बघतो Tape radio TV मोठमोठ्याने लावणे ज mixer grinder DJ अशा उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण निर्माण होतात याचा आवाज जवळ जवळ चाळीस DECIBEL इतका असतो असा आवाज स वाढत जाणाऱ्या प्रदू भू प्रदूषणामुळे भूकंपाची तीव्रता वाढली आहे तसेच कोळसा आणि खनिज तेल यांचा अतिरिक्त वापर मुळे

टर्की मध्ये सगळ्यांनाच माहिती सीरिया आणि टर्कीचा काय झालं त भूकंपाच्या मुळे म्हणून फारच घाबरायची गोष्ट आहे गेल्या साठ वर्षात छाछट percent अं जंगले विनाश पावली अशा विविध प्रदूषणामुळे पर्यावरण धोक्यात आला आहे आणि यासाठी पर्यावरणाच्या प्रश्नावर जागतिक स्तरावर योजना राब राबवल्या जातात

जगासाठी जी त्रिसूत्री दिली त्यामध्ये पर्यावरण संवर्धन हे महत्त्वाचे सूत्र होतं शेवटी मानवाला इतकच सांगावसं वाटतं

योगदान देत आहे हे आपल्या साग अं सर्वांनाच माहिती आहे की आपण काहीच करत नाही आजकाल पर्यावरणासाठी जे की फारच घाबरायची गोष्ट आहे झाडे स्वतःचे अन्न तयार करताना carbon वायू घेतात आणि oxygen बाहेर सोडतात परंतु झाडेच कमी झाल्याने हवेतील शुद्धता ही कमी झा होते

पृथ्वीवरील सजीवांसाठी ते अत्यंत धोकादायक आहे खरोख पर्यावरणाचा हा हास आपल्याला विनाशाच्या काठावर तर नेऊन ठेवत नाहीये आपली अमर्याद खुलसा अं सुखलालसा आपण आवरले नाही तर आपल्या पुढल्या अं पिढ्यांसाठी ही पृथ्वी शिल्लकच नाही राहणार पर्यावरण म्हणजे आपल्या भोवती असलेले निसर्ग किंवा आपण असे म्हणू शकतो की आपल्या भोवती असलेल्या हवा पाणी आणि माती म्हणजेच पर्यावरण मानवाला देवाने इतर पशुंपेक्षा शरि शारीरिक ता ताकद कमी दिली असेल परंतु त्याने मानवाला बुद्धीचे वरदान दिले आहे या बुद्धीच्या वरदानामुळेच मानवास त्याच्या आज आसपासच्या पर्यावरणावर मर्यादित प्रमाणात का होईना परंतु विजय मिळवू शकला आहे या पृथ्वीतलावर मानवाने त्याचे जीवन सुखकर व्हावे म्हणून खूप काही बदल घडवून आणले पूर्वी तो शिकार करीत असे तेव्हा त्याला जागोजागी भटकावे लागेल परंतु त्यांनी लवकरत्याने अग्नीचा शोध लावला चाकांचा शोध लावला आणि शेतीचाही शोध लावला त्यामुळे एका ठिकाणी वस्ती करून राहणे त्याला शक्य झाले शेती करता यावी म्हणून त्यांनी जंगली तोडली आणि मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर त्याला हव्या त्या धान्याचे पीक घ्यायला सुरुवात केली तसेच राहायला नगरी हवीत रस्त्या हवेत म्हणूनही त्याने जंगले तोडली अशा तऱ्हेने मानवाने स्वतःच्या सोयीसाठी आसपासच्या पर्यावरणाला वेठीस धरले विज्ञानाची जशीजशी अशी प्रगती होऊ लागली तशी तशी मानवाची सुखाचे लालसा वाढू लागली जमिनीचा कसा वाढवा वाढवा म्हणून खतांचा अंदाधुंद वापर पिंक पिकावर कीड पडू नये म्हणून कीटकनाशकांची वाढ वाढती फवारणी वाढते औद्योगीकरण आणि हे करताना पर्यावरणाची केलेली अक्षम्य हेळसांड हे मानवाने केलेले मोठे गुन्हे आहेत परी घनआवरण या दोन शब्दांची संधी होऊन पर्यावरण हा शब्द बनला आपल्या असलेले जे वायुमंडल त्यास पर्यावरण म्हणतात पर्यावरण म्हणजेच वातावरण वायुमंडळात होणाऱ्या सर्व घडामोडी पर्यावरणाचा भाग असतात मग त्या पर्यावरणाचे संतुलन राखतात जेव्हा हे संतुलन दैविक मानवीक किंवा नैसर्गिक कारणामुळे बिघडते तेव्हा मानवाचे अस्तित्व धोक्यात येते पर्यावरणात झालेल्या बदलांना संतुलित करणे हे आवश्यक आहे आणि त्या भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल ही भूमी जिवामुळे आहे जीवांची आहे जीवांसाठी आहे तिच्यावर मानवाचाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचा अधिकार आहे विविध प्रकारचे प्राणी जीव आणि अं वनस्पती मुळेच पृथ्वीचे अस्तित्व आहे आपल्या सभोवती असलेले जल भूमी आणि वायू मिळून तयार झालेले ते पर्यावरण आपणास वारसा म्हणून मिळाले आहे आपण ते सांभाळून ठेवायचे आणि जतन जतन करावयाचे आहे ब्रह्मांडास जितके ग्रह उपग्रह आहेत त्यासर्व मध्ये फक्त पृथ्वीवर जीवन आहे हे सर्वांनाच माहिती आहे मात्र पृथ्वीवरील पर्यावरण प्रदूषित करण्यात मानव सर्वात पुढे आहे आपला स्वार्थ आणि भोगवादी इच्छांच्या पूर्तीसाठी त्यांनी निसर्गाला गृहीत धरलं आणि आपली पहिली शिकार बनवलं औद्योगीकरण धरणे व शहरे वसविण्याच्या हट्टापायी वृक्ष वृक्ष वने आणि वनस्पतींची युद्ध पातळीवर कटाई सुरू सुरु केली पण वृक्षारोपण करण्यास विसरला झाडे कमी झाल्यामुळे संतुलन बिघडले स्वतःचे आणि देशाचे सुख वाढविण्यासाठी उत्पादन व धान्य उत्पादन वाढवण्यासाठी कीटकांना नष्ट करण्यासाठी आपण घातक रसायनांचा उपयोग केला यामुळे मात्र नुकसान आपले झाले ही रसायने Boomerang सारखी आपल्यावरच उलटली तर तुझ्या संरक्षण करणाऱ्या ओझोनच्या छत्रीची ही चाळणी करणे सुरू केले सध्या पर्यावरणाचा संतुलनाचा प्रश्न मानव जातीच्या भावी अस्तित्वाशी आहे अस्तित्वाशी हे जोडला गेला आहे अनेक प्राणी व वनस्पतींचेही अस्तित्व धोक्यात आले आहे पर्यावरणात नुकसान करणाऱ्या घटकांचा समावेश झाल्यामुळे आपल्या जीवनात हळूहळू विष मिसळू लागले दरवर्षी अनेक रासायनिक संयुगाची निर्मिती होत आहे यात अनेक प्रदूषित घटक असतात जे सतत पर्यावरणात मिसळतात आणि पर्यावरणाला खराब करतात पर्यावरण जीवांच्या अस्तित्वाला सुरक्षितता प्रदान करते सामान्य नैसर्गिक घडामोडी साठी ऊर्जा देते तर पर्यावरणाचे असंतुलन असंतुलन जीवासाठी विनाशकारी आणि घातक सिद्ध होते हे पर्यावरणाचे असंतुलन आपल्याला आपल्या पृथ्वीला आकाशाला नद्यांना समुद्राला वृक्षांना पिकांना जेव्हा आपल्या पकडीत घेते तेव्हा मानवाने जीवसृष्टी विनाशाच्या काठावर जाते

देवाचीच पूजा कर करीत असे नव्हे तर पर्वत सागर नद्या वृक्ष वृष्टी पाणी वनस्पती यांनाही देवासमान मानून त्यांचीहि पूजा करत होते त्याच्या समोर नतमस्तक होऊन प्रतज्ञता व्यक्त करत होते लौकिक आणि अलौकिक शक्तीच्या प्रति मानवाच्या संबंध पूज्य पूजक असा राहिला तो त्या शक्तींच्या कपात घाबरत होता व त्यांच्या आशीर्वादासाठी आसुसलेला होता मानवाचा हाच पूज्य पूजक भाव सृष्टीच्या पर्यावरणाचा संतुलनाचा आधार बनला ही भूमी जिवामुळे आहे जीवांची आहे जीवासाठी आहे तिच्यावर मानवाचाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचा अधिकार आहे विविध विविध प्रकारचे पाणी जीव आणि वनस्पती मुळेच पृथ्वीचे अस्तित्व आहे तिच्यावर मानवाचाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचा अधिकार आहे विविध विविध प्रकारचे वायू मिळून तयार झालेले हे पर्यावरण आपणास वारसा म्हणून मिळाले आहे आपण ते सांभाळून ठेवायचे आहे ज्याच्या जतन करायचे आहे पर्यावरण हा निसर्गाचा पर्याय आहे हे एका प्रचंड अं यंत्राप्रमाणे आहे या विशाल व प्रचंड यंत्र रुपी पर्यावरणाचाच प्रत्येक पान प्रत्येक थेंब आणि लहान मोठे जीव यांचे छोटे छोटे भाग आहेत यातील एक जरी भाग खराब झाला तरी संपूर्ण यंत्र खरखर करू लागते आणि विनाशाच्या एका शंखलेची प्रक्रिया सुरू होते ब्रह्मांडात जितके ग्रह उपग्रह आहेत त्या सर्वांमध्ये फक्त पृथ्वीवरच जीवन आहे हे आपण आपल्याला माहिती आहे मी आधी पण म्हटलं पृथ्वीवरील पर्यावरण प्रदूषित करण्यात मानव सर्वात पुढे आहे आपला स्वार्थ आणि भोगवादी इच्छांच्या पूर्तीसाठी त्यांनी निसर्गाला आपली पहिली शिकार बनवलं वने वृक्ष वनस्पती कटाई सुरू केली आणि सगळ संतुलन बिघडल हे करून पर्यावरणचं सभोवतीला निसर्गला अं माणसाने बरबाद केलं सजीव सृष्टी वर्षानुवर्षे पृथ्वीवर जगात आलेली आहे त्यामध्ये पर्यावरणाचा खूप मोठा वाटा आहे स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण ही बाब मानवी आणि इतर सजीव सृष्टीला जीवन प्रधान करत असते त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे आणि संतुलन राखणे हे आपली जबाबदारी आहे सध्या मानवनिर्मित समस्या डोके वर काढू लागल्या लोकसंख्या वाढ आणि भौतिक सुविधांचा विकास यामुळे मानवाने निसर्गावर आक्रमण केले यामध्ये समस्येचे मूळ न करता फक्त जगण्यातील

आणि थंडीचा season कमी पडतो पर्यावरणात अं विकासात आपल्याला अगोदर जलवायू मृदा प्रदूषण या समस्यांकडे गर्मी गांभीर्याने पाहावे लागेल वृक्षतोड थांबवून नवीन वृक्ष लागवड करावी लागेल त्यानंतर स्वच्छ पर्यावरण अबाधित राखण्यासाठी जगण्याची नीती मूल्य आपल्याला सर्वप्रथम ठरवावी लागतील आपल्या जीवनाचा हेतू हा आराम प्रदान करणारा असावा परंतु आळशी आणि उन्मत्त बनवणारा नसावा जगण्यातील अनपेक्षित इच्छाच आपल्याला जीवन सुधरू सुंदर बनवू देत नाहीत

साथीचे रोग पसरत आहेत तसेच दुष्काळ यांचाही सामना करावा लागतो यावर उपाययोजना म्हणून मूळ मूळ कारण म्हणजे घाव न लागता वर वरचे उपाय योजले जात आहेत ज्यामुळे पर्यावरण आणखीनच बिघडत चालला आहे आपण स्वच्छ पर्यावरणात अत्यंत आनंद आणि स्वस्थ अनुभव करत असतो पर्यावरणाचे नुकसान हे अंतिमता मानवाचे नुकसान ठरतात मानव हा देखील पर्यावरणाचा भाग आहे त्या अं हे असल्याने त्याची बुद्धीहि पर्यावरण समृद्धीच्या दिशेने चालली पाहिजे जगण्यातील सूव्यवस्था आणि सामाजिक नीतिमत्ता निर्माण होण्यासाठी लोकसंख्या वाढ प्रदूषण आणि वृक्षतोड हे वस्तू थांबले पाहिजे त्यासाठी शिक्षण अं सामाजिक उपक्रम तसेच सरकारी पातळीवर पर्यावरण पूरक असे उपाय योजना राबवल्या गेल्या तर आपण आपल्या सभोवताली एक स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणाची अपेक्षा करू शकतो द गाईड नावाचं novel आहे, याच्यामुळे त्यांना जो साहित्य अकादमी award nineteen sixty one मध्ये मिळाला. The most committed literary honor in India, He is writing his humor by unoffending irony, A unique Indianness and simplicity which is subtle, charming and authentic. नारायण typically portrays the peculiarities of human relationships and ironies of Indian dailys life.

आयुष्यातला एक दिवस इथं त्यांनी रेखाटलेला आहे. तो आपण या story मधनं शिकणार आहोत. या lesson मधून आपण शिकणार आहोत. इकडे vocabulary आहे. प्रत्येक शब्दाचा मी तुम्हाला मराठीतून अर्थ सांगणार आहे, जेणे करून तुम्हाला समजायला सोपं जाईल. वेळेप्रमाणे, वेळेनुसार at midday he open his bag and spread out his professional equipment midday म्हणजेच दिवसा्च्या मध्यानावर म्हणजे दुपार आणि सकाळच्या मधला जो वेळ असतो.

त्याच्यातील ते जे व्यावसायिक उपकरणे होती, ती त्याने बाहेर काढली. मग त्याच्यामध्ये काय काय होत? which consisted काय काय होत कि dozen इकडं पाहा, म्हणजे sea animal जी कवडी असते, कवड्या आपण जे खेळतो तर त्या कवड्या, तर जे shells आहेत, तर त्याच्या मध्ये dozen भर अं कवड्या होत्या. square piece of cloth with obscure इकडे पहा. obscure म्हणजे difficult to understand म्हणजे समजण्यासाठी अवघड. Mystic म्हणजे Something relates to super natural powers and is not easily understood म्हणजेच काय की रहस्यमय, न उलगडणारं. म्हणजेच काय की त्याच्याकडे एक चौकोनी कपडा होता, त्याच्यावरती असं काही तरी chart म्हणजे आखणी केलेली होती, ती रहस्यमय होती. न समजण्यासारखी a note book एक वही होती. and a bundle of almirah writing almirah म्हणजेच काय a kind of palm जुन्या काळामध्ये palm वृक्ष जो होता, त्याची जी साल होती, त्या सालीवरती लिखाणकाम व्हायचं. तर त्याच्या ज्या साली होत्या, त्याचं त्याच्याकडे bundle होतं. His forehead was resplendent with sacred ash and vermilion आता चा अर्थ इकडे आहे. Resplendent म्हणजे काय bright dazzling and impressive म्हणजे तेजस्वी, प्रकाशमय जो आकर्षित करतो. Forehead म्हणजे कपाळ. His forehead was resplendent with sacred ash म्हणजेच काय राख and vermillion म्हणजेच काय तर सिंदूर म्हणतात त्याला. ठीक आहे? किंवा आपण असू म्हणुया की गुलाल, red color चा, तर त्याच्या कपाळावर राख आणि, अं सिंदूर अं फासलेला होता. and his eyes sparkle with a sharp abnormal gleam आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा तेज होता. Which was really an outcome of a continual searching look for customers म्हणजे, Customer ला आकर्षित करण्यासाठी त्याच्यामध्ये ते एक आलेला एक वेगळाच प्रभाव होता. But which is simple clients took to a profitic light and felt comforted परंतु समोरचा जो त्याचा ग्राहक होता त्याला त्याचे, डोळ्यातलं ते आकर्षण असं वाटायचं पाहून की हा कोणी तरी खूप मोठा ज्योतिष आहे. The power took to be a prophetic light and felt comforted अं felt, Comforted the power of his eyes was considerably enhanced enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. आता इथे बघा enhanced चा अर्थ काय increase. वाढ होणे. कशात वाढ झाली होती की त्याच्या डोळ्यातला जो त्याच्या डोळ्यातल तेज होतं ते कशामुळे त्याला अजून attractiveness कशामुळं येत होता तर त्याच जे कपाळ होतं forehead painted म्हणजे त्याच्यावर राख आणि तो जो गुलाल आहे,

खाली दाढीला तुम्ही imagine करू शकता दाढीला असणारे केस आणि वरती कपाळ भरलेला आणि त्याच्यामध्ये ते चमकणारे डोळे. असं त्याच एक थोडक्यात वर्णन इथं लेखकाने केलेलं आहे. Even a half wits eyes would sparkle in such a setting.

प्रभाव पाडण्यासाठी he wound म्हणजे त्यानं काय गुंडाळलेलं होतं? saffron colored turban around his head saffron colored turban म्हणजे saffron म्हणजे केशरी color चा turban म्हणजेच काय तर पगडी त्यांनी डोक्याभोवती गुंडाळलेली होती. This color scheme never failed आणि हां जो color आहे त्याचा तर हा कधीच fail झालेला नाही. त्याचा त्याला उपयोगच झाला होता. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dhalia stalks लेखकाने वर्णन कसे केले पहा कि, की लोक त्याच्याकडे अशे आकर्षित व्हायचे. Attracted to him आकर्षित होणे bees म्हणजे मधुमाशी अं आपली जी मधमाशी जी असते ती जशी cosmos and dahlia झाडांचा फांद्यांकडे आकर्षित होते. Stalks म्हणजे फांदी. त्याप्रमाणे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे की sat under the boughs of a spreading tamarind tree tamarind म्हणजे कशाचं झाड अं tamarind tree म्हणजेचं चिंचेच झाड. तिथे भला मोठा चिंचेच झाड होत. पसरलेलं त्याचा खाली तो बसायचा. Which flanked a path running through the town hall park town hall park ची जी जागा होती त्याच्यामुळं ती पूर्णपणे गजबजलेली वाटायची. It was a remarkable place in many ways आणि ती जी जागा होती जिथं तो बसतोय तर ती जागा अजून बऱ्याच, बाबतीत नावाजलेली होती remarkable म्हणजे अजून बरच काही त्याच्या बाबतीत सांगण्याचं आहे ते पाहू या. a surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night म्हणजे सकाळ पासून रात्री पर्यंत, तिथे बर्याचशा लोकांची ये जा ये जा व्हायची organise your trades and occupations what represented all along this way आणि ते बर्याच प्रकारचे trade आणि operation म्हणजे व्यवसाय आणि धंदा करणारे लोकं तिथं, बसायची. वेगवेगळे त्यांची बिझनेस असतील ते. त्याच्यामध्ये कोण कोण होत तर medicine seller औषध विक्रेते sellers of stolen hardware and junk. इथं लक्षात घ्या stolen म्हणजे चोरी hardware चोरी hardware चा चोरीचा माल आणि junk म्हणजे कबाड.

Vociferousness आता इथे बघा vociferousness म्हणजे being loud and noisy म्हणजे गोंधळ आणि अं गडबड गोंधळ असलेला अं भाग. came a vendor of fried groundnut, म्हणजे खूप, जास्त गोंधळ करणारा तिथे एक व्यक्ती होता तो होता जो fried groundnut groundnut म्हणजे भुईमूंगची जी शंग असते त्याला groundnut म्हणतात. Fried म्हणजेच अं groundnut भाजणारा तो माणूस होता. Who gave his ware a fancy name each day म्हणजे तो काय करायचा कि त्याचा जो ठेला होता त्याच जे अं ते टपरी होती त्याला तो वेगवेगळ्या प्रकारची नाव द्यायचा. Calling it bombay ice cream one day एक दिवस तो म्हणायचा bombay ice cream आणि, दुसऱ्या दिवशी म्हणायचा and on the next delhi almond दिल्लीचे almond आहेत. And on third rajas delicacy delicacy म्हणजे काय ठीकेय राजाच पक्वान्न. And so on so या प्रकारे वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करून तो त्याचा,

Dallied before the astrologer too the astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby आता एका एका ओळीचा अर्थ लक्षात घेऊया.

The astrologer transacted his business by the light of a flare which crackled परंतु त्याच्यामध्ये ह्या ज्योतिषाचा धंदा कसा चालायचा कि त्याच्याकडे काही लाकूड होती ती तो जाळायचा. Crackled जाळणे. अन त्याच्यात मग तो धूर निघायचा.

Charm म्हणजेच काहीतरी वेगळाच असा परिणाम. Half the enchantment was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting तिथला एक वेगळा part असा होता कि तिथे, Municipal वाल्यानी म्हणजे अं जी नगरपालिका आहे त्यांनी तिथे प्रकाशाची व्यवस्थाच केली नव्हती. The place was lit up by shop lights तर तिथे उजेडच नव्हता. दिवसभर चालायचा पण संध्याकाळच्या वेळेस तिथे काय व्हायचं कि तिथे, काई छोटे मोठे shops होते त्यांचे जे lights आहेत. परत one or two had hazy hizzy gas light काही जणांकडे gas वर चालणाऱ्या lights होत्या. Some had naked flares stuck on poles.

झोतामध्ये म्हणजे त्या lights मध्ये ते स्वतःच काम करायचे. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows bewildering म्हणजे confusing म्हणजे हा जरा गोंधळून टाकणारा आणि लोकांना फसवणार जो, Part होता ज्योतिषाचा तो यांच्यामध्ये स्वतःच काम करून निघायचा. आता इथे पहा. पुढचा part आपण घेऊया. This suited the astrologer very well आणि हे त्या astrologer ला खूप चांगल्या प्रकारे जमत होत. For the simple reason that, Reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life परंत इथे लेखकाने काय म्हंटलय? कि जेव्हा त्याने त्याच्या आयुष्याची सुरवात केली when he began life जेव्हा त्याने सुरवात केली. तेव्हा त्यान astrologer व्हायचं नव्हतं. मग त्याला काय व्हायचं होत ते आता आपण astrologer ची story थोडक्यात पाहणार आहोत. And he knew no more of what was going to happen आणि त्याला माहित नव्हतं कि पुढच्या क्षणाला काय होणारे दुसर्यांसोबत to others. Than he knew what was going to happen to himself next minute म्हणजे ज्याला स्वतःच्या life मध्ये पुढच्या पाच minute मध्ये काय होणारे हे माहित नव्हतं. तो दुसऱ्याचं भविष्य कस सांगणार. म्हणजेच काय तर तो भोंदू होता. थोडक्यामध्ये. He was as much a stranger to the stars as were his innocent customers म्हणजे त्याला ग्रह-ताऱ्यांच नक्षत्रनाच काही knowledge नव्हतं. ज्याप्रमाणे येणारा customer हा without knowledge त्याच्याकडे यायचा त्याप्रमाणे यालाही काही knowledge नव्हतं. परंतु त्याचा व्यवसाय कसा चालायचा? Yet he said things which pleased and astonished everyone तरीसुद्धा yet म्हणजे तरीपण तो अशा काही गोष्टी सांगायचा. ज्याच्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षिले जात होते. Please म्हणजे लोकांना, त लोकांना असं शांत वाटायचं आणि astonished म्हणजे समस्येचं समाधान मिळाल्यासारखं वाटायचं. That was more a matter of study परंतु हे सगळं कशामुळे होत होत त्याचा जो अभ्यास होता. तर ज्योतिषाचा जो अभ्यास होता, Practice त्याची जी practice होती एवढ्या वर्षांची मेहनत. And shrewd guesswork इथे बघा shrewd म्हणजे काय? good at judging people labor म्हणजे चालय हे जाणून घ्यायचं त्याच जे guesswork होत,

कि दिवसभर काम करून जे पैशे कमावतात त्याचप्रमाणे हा पण काय करत होता? कि आपलं काम करायचा आणि दिवसा दिवसभर जे पैशे कमवले ते घेऊन घरी जायचा संध्याकाळी. इथे काय दिलय if the astrologer had stayed in the village then he would have carried on. ठीकेय आता जर तो गावात राहिला असता तर तो कसा राहिला असता इथे पाहूया पुढच्या paragraph मध्ये. He had left his village without any previous thought or plan त्याने काहीही planning न करता आपलं गाव सोडलं होत. Had left म्हणजे सोडून जाणे. If he had continued there he would have carried on the work of his forefathers आता forefathers म्हणजे पिढ्यानपिढ्या चाललेलं काम. आता इथे प्रश्न आपल्याला एक होता, If the astrologer had stayed in the village then he would have carried on जर तो गावात राहिला असता त्याने काय केलं असत? त्याच answer आहे, if he had continued to stay in his village he would have carried on the work of his,

परंतु that was not to be हे घडणार नव्हतं. मंग काय घडणार होत? तर he had to leave home without telling anyone त्याला कोणालाच न सांगता घर सोडावं लागलं. कारण काय? And he could not rest till he left it behind. It behind a couple of hundred miles आणि त्याने जेव्हा घर सोडलं, तर तो जवळ-जवळ तीनशे-चारशे मैल घरापासन स्वतःच्या लांब आला होता. To a villager it was a great deal म्हणजे एखाद्या खेड्यातल्या व्यक्तीसाठी ती खूप, मोठी गोष्ट असते as if an ocean flowed between. लेखकाने वर्णन कस केलंय? आपल्या घरापासून जर कोणी शेजारच्या व्यक्ती खूप काही मैलोंमैल तीनशे-चारशे मैल दर आलाय. त त्याला असं वाटत कि ते अंतर म्हणजे जणू काही त्याच्यात समुद्रासारखं अंतर आहे. याप्रमाणे आणि त्याने परत गेलाच नाई त्याच्या गावी. त्याने जो पुढे आला तो तिथेच settle झाला. ठीकेय? आता इथे आपण पाहूया he had working analysis of mankinds troubles. त्याच्यानंतर त्याने जो ज्योतिषाचा व्यवसाय सुरवात केला. तो कसा केला? He had a working analysis of mankinds troubles त्याने लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास चालू केला. म्हणजे लोकांना काय समस्या असतात? Marriage लग्नासंबंधात, money म्हणजे पैसा. And the tangles of human ties आणि मनुष्याची आयुष्यातले वेगवेगळे जे अं tangles असतात ते समजून घेण्याचा अभ्यास चालू केला. Long practice had sharpened his perception long practice म्हणजे खूप काळ त्याने अभ्यास केला Had sharpened म्हणजेच त्याचा अं त्याच जी knowledge जे होत ते खूप वाढलं. His perception perception म्हणजे अंदाज लावण्याचा जो त्याच knowledge होत ते वाढलं. Within five minutes he understood what was wrong आणि त्याच्यामुळे, आपल्याला समजायचंय. समोरच्या माणसाची समस्या काय ए. इथे एक प्रश्न आलाय. the astrologer could understand the problem in five minutes and how याच answer आहे he had a working analysis of mankinds troubles marriage money and the tangle of human ties. And long practice had sharpened his perception that is why within a five minutes he understood what was wrong ठीके? याच answer तुम्हाला इथे मिळालेलं आहे. आता आपण बघूया चा अर्थ काय होतय. He charged three per, Question म्हणजे तो प्रत्येक प्रश्नाला तीन पै charge करायचा. आता त्या काळामध्ये पै, आणा याप्रमाणे currency होती. आणि आता जस आपल्याकडे रुपया आहे. म्हणजे त्याप्रमाणे तो काय करायचा एका प्रश्नाला एक एका प्रश्नांच एका प्रश्नाला तीन पै घ्यायचा.

Stuff for a dozen answers and advices enough म्हणजे पुरेश्या प्रमाणात त्याला stuff म्हणजे माहिती मिळायची. कि त्याच्यातून त्याला त्या समोरच्याच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला बरेच clue सापडायचे ठीकेय? when he,

Gazing म्हणजे खेचून पाहणे. In many ways you are not getting the foolest results for your efforts त्याच काय असायचं? कि तू खूप कष्ट करतो, तू खूप प्रयत्न करतो. पण तुला त्याच हवं तस फळ मिळत नाही. Nine out of ten were disposed,

Or he gave an analysis of character किंवा मग तो काय करायचा म्हणजे त्याचे जे tricks होत्या. एक तर तो हे senetence बोलायचं कि तुमच्या life मध्ये तुम्ही खूप प्रयत्न करताय. in many ways you are not getting the fullest result for your efforts. तुम्हाला मेहनतीच फळ मिळत नाही. त्या या एका शब्दाने एका या एका वाक्याने दहा पैकी नऊ लोकांना त्याच्यावर विश्वास व्हायचा. Second काय करायचा तो दुसरा प्रश्न त्याचा असायचा कि is there any woman in your family maybe even a distant relative,

कि most of your troubles are due to your nature कि तुमच्या स्वभावामुळे तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळे problems आहेत. Troubles म्हणजे समस्या. How can you be otherwise with saturn where he is नाहीतर तुमच्या राशीमध्ये, Saturn म्हणजे शनी ग्रह काही येऊन बसला असता. याप्रमाणे तो समोरच्या माणसाला बोलायचा. You have an impetuous nature an a rough exterior इथे पहा. Impetuous म्हणजे impassive म्हणजेच चंचल मन आहे तुमचं.

For even the mildest of s loves to think that he has a forbidding exterior म्हणजे वरती जे काही अं प्रश्न तो ज्योतिष विचारायचा लोकांना. त्याच्यामधील आपल्याला जरी त्याने कोणता जरी प्रश्न विचारला तरी आपण सुद्धा सहजपणे या गोष्टीवर, म्हणजे विश्वास ठेऊन जातो असं इथे लेखकांना म्हणायचंय okay? Next paragraph मध्ये पाहूया The nut vendor nuts vendor म्हणजे तो शेंगा विकणारा जो माणूस आहे blew out his flare blew म्हणजे blew out म्हणजे काय? कि अं विझवणे. Flare म्हणजेच काय? कि आग त्याने लावलेली होती शेंगा पेटवण्यासाठी ती त्याने विझवली. And rose to go home आणि घरी जाण्यासाठी निघाला. This was a signal for the astrologer to bundle up too म्हणजे, हा एक signal होता, इशारा होता कि astrologer साठी कि आता आपलीसुद्धा घरी जाण्याची वेळ झालेली आहे. Since कधीपर्यंत? It left him in darkness exxept for a little shaft of green light,

ठीकेय? त्याच्या समोरच्या जमिनीवर येऊन तो प्रकाशकिरण पडला, हिरव्या color ची light तिथे चमकली कि तो निघून उठून जायचा. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them, Phernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out आता इथे लक्षात घ्या paraphernalia ला para, Phernalia म्हणजेच a large number of small articles used in a particular activity or personal possession म्हणजेच त्याच्याकडच्या ज्या इतर वस्तू होत्या ज्या आपण अगोदर पहिल्या notebook असेल किंवा palmyra writing चा जो bundle असेल. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जो चौकोनी कापड होता. ठीकेय? And त्याच जे cowrie shells आहेत. cowrie shells म्हणजेच काय? कवड्या. तो सगळं त्याने त्याच सगळं stuff म्हणजे सामान त्याने घेत घेतलं. आणि तो bag ए मध्ये टाकायला, त अं bag ए मध्ये टाकलं आणि तो निघायला तयार झाला. He looked up and saw a man standing before him पण तेवढ्यातच एक माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहिला. आणि looked up म्हणजे त्याने वरती बघितलं. ज्योतिषाने कि एक माणूस त्याच्यासमोर उभा राहिला आहे. He sensed, A possible client and said आता ज्योतिषाला वाटलं हा कोणीतरी customer च ए. म्हणून तो लगेच बोलला You look so careworn it will do you good to sit down for a while and chat with me तुझ्याकडे बघून असं वाटतय कि तू खूप तू खूप काळजीत आहेस. आणि अं आज तू जर माझ्याजवळ थोडावेळ बसला तर तुझ्या प्रश्नांचं उत्तर तुला मिळेल. तुला बरं वाटेल. The other grumbled some reply vaguely आता दुसरा जो आहे तो मनातच काहीतरी पुटपुटला. Astrloger pressed his invitation, Astrologer बोलला. Where upon the other thrust his palm under his nose saying तेवढ्यात जेव्हा astrologer बोलला कि ते ज्योतिषांच कामच आहे लोकांना जस convince करायचं. तेवढ्यातच त्या माणसाने काय केलं कि, त्याचा जो हात होता त्याने the other thrust his palm under his nose त्याने जोरात त्याचा हात त्याच्या नाकाखाली दाबला स्वतःच्या. आणि म्हंटला you call yourself an astrologer? तू काय स्वतःला ज्योतिषी समजतोस? Okay? आता इथे पहा. Story interesting होत चाललीय. The astrologer felt challenged and said, The astrologer felt challenged and said tilting the others palm towards the green shaft of light ठीकेय? म्हणजेच अं जेव्हा ज्योतिषाला वाटलं कि हा मला challenge करतोय. ठीकेय? Yours is a nature आणि तेवढयात त्याचा हात घेतला आणि त्या green color ची जी light होती त्याच्यात बघायला सुरवात केलं. आणि त्याला तो म्हंटला तुझा जो स्वभाव आहे. तेवढ्यात तो माणूस काय म्हंटला Oh stop that. हे तुझं जे काय बोलणंय ना ते थांबव. The other said ठीकेय? Tell me something worthwhile दुसरं काहीतरी मला सांग जे माझ्या फायद्याचं असेल. Our friend felt piqued आता ज्योतिषाला कस वाटलं? Piqued म्हणजे irritated annoyed resented त्याला असं वाटलं कि म्हणजे त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं. कि हा माणूस आपल्याला दुर्लक्ष करतोय. किंवा आपल्याला काई value च देत नाई. I charge only three pays per question आणि ज्योतिषी म्हणला कि मी, तीन पाई घेतो एका प्रश्नाचे. And what you get ought to be good enough for your money आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर जे मिळतात. ते तुमच्या पैशाचे value करणारेच असतात. At this the other withdrew his arm तेवढ्यात दुसर्याने काय केलं त्याचा जो,

पाई हि दोन currency होती. ठीकेय? त्याने त्याच्या खिशातनं एक आणा काढला. And flunged it out to him आणि त्याने त्या ज्योतिषाच्या दिशेनं तो फेकला. Saying I have some questions to ask आणि त्याला बोलला कि माझ्याकडे काही प्रश्न आहेत. If I, Prove yo are bluffing आणि मी जर prove केलं, सिद्ध केलं कि तू bluffing bluffing म्हणजे काय? धोकेबाज एस. लोकांना फसवतो. You must return that anna to me with interest तुला मी जो एक आणा तुला देतोय तो मला व्याजासहित परत करावा लागेल. ठीकेय? Bluffing म्हणजेच काय? तर फसवणे. इकडे पहा. If you find my answers if you find my answers satisfactory will you then give me five rupees ठीकेय? मग ज्योतिषी काय म्हंटला? त्याच्यावर ज्योतिषी त्याला उत्तर देतो कि जर, माझं उत्तर तुला बरोबर वाटलं, समाधान मिळालं. तर तू मला एक रु तू मला पाच रुपये देशील का? ठीकेय? त्याच्यात तो माणूस म्हणतो समोरचा no नाही. Will you give me eight anna? मंग त्यावेळेस ज्योतिष परत म्हणतो कि जाऊदे. पाच रुपये नाही तू मला, आठ आणे देतोस का? Alright provided you म्हणजे त्यांच्यामध्ये deal fix झाली त्यांचं बोलणं अं confirm झालं. Provided म्हणजेच काय? दिले असं तो समोरचा माणूस म्हणतो. आणि म म्हणतो provided you give me twice as much if you are wrong, ठीकेय? Said the stranger this pact अं alright provided you give me twice as much if you are wrong said the stranger परंतु तो काय म्हणतो त्या ज्योतिषाला जर तू चुकीचा ठरला तर मी तुझ्या घशातून माझे पैशे काढून घेईल. This pact was accepted after little further argument argument म्हणजे त्या दोघांमध्ये थोडस तू-मी झालं. पण मतभेद झाले. नंतर त्या दोघांची deal हि final झाली. The astrologer sent a prayer to heaven as the other lit a cheroot. कि हा तो माणूस ए ज्याला तू भविष्य सांगतोय अन हा आपला astrologer ज्योतिषी ए. चित्रामध्ये दाखवलेलं आहे. prayer to heaven as the other lit a cheroot इथे काय सांगितलय? the astrologer sent up a prayer to heaven. अं बघितलं. आणि तो काहीतरी मंत्र पुटपुटायला लागला. आणि तेवढ्यात त्या माणसाने काय केलं कि चिरूट काढलं. इथे बघा. चिरूट चा अर्थ आहे cigarette. त्याने cigarette काढली. The astrologer caught a glimpse of his face by the match light त्याने त्या माणसाने, कि cigarette पेटवायला आपली माचीस अं पेटवली. त्या माचीसच्या प्रकाशामध्ये, पेटलेल्या माचीसच्या प्रकाशामध्ये ज्योतिषाला त्याचा चेहरा दिसला. ठीकेय? There was a pause as cars hooted on the road jutka drivers swore at their horses, And the babbles of the crowd agitated the semi darkness of the park तिथे जो गोंधळ चालला होता. गाड्यांचा आवाज अं पक्ष्यांचा, प्राण्यांचा आवाज, माणसांची येजा. त्या सगळ्या गोंधळामध्ये ज्योतिष थोडावेळ एकदम स्तब्ध राहिला. त्याचा चेहरा बघून ज्योतिषाला काय वाटलं कि एकदमच शांत आणि अं स्तब्ध राहिला. तर आपल्याला त्याच उत्तर पुढे मिळेल. The other sat down दुसरा खाली बसला. Sucking his cheroot puffing out. तो cigarette फुकून puffing out म्हणजे धूर बाहेर फेकायला लागला. Sat there ruthlessly आणि एकदम असा विचित्र चित्रविचित्र तोंड करून अं बाहेर असा क्रूर माणसासारखा असा तिथे बसून राहिला. The astrologer,

आणि astrologer ने काय केलं ज्योतिषाने? त्याला म्हंटल. Here हे घे तुझा आणा तुला परत घे. I am not used to such challenges मला असल्या challenges ची म्हणजेच सवय नाहीये. It is late for me today आणि मला घरी जायला उशीर झालाय. He made preparations to bundle up आणि परत आपलं जे काही सामान आहे ते आवरायला सुरवात केली. The other held his wrist and said wrist म्हणजे मनगट. तर त्या दुसर्याने काय केलं? ज्योतिषाच जे मनगट ए ते जोरात घट्ट पकडलं. You cant get out, Get out of it now तू आता इथून जाऊ शकत नाही. You dragged me in while I was passing तू मला इथे खेचून आणलंस. मी इथून जाताना. The astrologer shivered in his grip the astrologer ज्योतिषी shivered म्हणजे थरथरणे. In his grip म्हणजे, त्या माणसाने जी मूठ पकडली त्याच जो अं मनगट पकडलं होत ज्या grip मध्ये grip म्हणजे काय कि पकड. जी घट्ट पकड पकडली होती. त्याच्यामुळे ज्योतिषाला थरक थरथरी सुटली. And his voice त्याचा आवाज shook and became faint त्याचा आवाज घास बसला त्याचा. आणि आवाज एकदम बारीक झाला. Leave me today आणि ज्योतिष त्याला म्हणाला कि मला आज सोडून दे. I will speak to you tomorrow मी उद्या तुझ्याशी बोलेल. The other thrust his palm in his face and said तेवढ्यात त्याने त्याचा हात त्याच्या एकदम जवळ नेला ज्योतिषाच्या. आणि ज्योतिषाला म्हंटल challenge is challenge. तू आता एकदा challenge घेतलं ना त challenge is challenge go on. पुढे हो म्हणजे पुढे बोल. The astrologer proceeded with his throat drying up सुकलेल्या गळ्याने throat म्हणजे गळा. Drying up सुकलेल्या गळ्याने त्या astrologer म्हणजे ज्योतिषाने पुढे बोलला there is a woman त त्याचा most common जो dialogue होता कि, तुझ्या आयुष्यामध्ये एक तिथे एक स्त्री आहे. तर तेवढ्यात तो माणूस म्हंटला, stop थांब said the other दुसरा काय म्हंटला त्याला कि stop काहीच बोलू नको. I don't want to like this tell me अं And I will be succed in my present search or not तेवढ्यात तो काय म्हंटला कि मला हे सगळं ऐकायचं नाहीये. असं काहीतरी सांग कि मला हे सांग कि माझ्या आयुष्यामध्ये अं मी माझं जे, Aim ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये succed होणार कि नाही. मला सांग यश मिळणार कि नाई? Answer this and go याच उत्तर दे आणि निघून जा. Otherwise नाहीतर I will not let you go till you disgorge all your coins. नाहीतर मी तुला जाऊच देणार नाही. आता disgorge चा अर्थ आहे surrender under pressure जोपर्यंत मी तुझ्या अं जोपर्यंत मी तुझ्याकडन माझे पूर्ण पैशे वसूल करत नाही. तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. The astrologer muttered a few, Incantations the astrologer muttered म्हणजे काय पुट्पुने. तो astrologer थोडावेळ तोंडातल्या तोंडात पुटपुटला. incantations म्हणजे supposedly magical words म्हणजे त्याने काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं केलं. आणि त्याला बोलला alright ठीक आहे. I will speak मी बोलतो तुझ्याशी. But will you give me a rupee if what I say is convincing का तू मला एक रुपया देणार का जर माझं बोलणं खरं झालं तर? Otherwise नाहींतर I will not open my mouth मी माझं तोंड उघडणार नाही. And you may do whatever you like तुला जे करायचंय ते तू करू शकतो. After a good deal of haggling इकडे बघा haggling चा अर्थ काय bargaining इथे दोघांमध्ये,